हे एक मोठा मुलगा आहेत्या मुलाला मिशी आहे तो कोट ब्ले --

ऊन आभाळ दिसत आहे दोन तीन कलर च छान--

हे आहे लोकं त्या उड़न खटोल्यामधे बसून अ जात आहे.

अशी गुफा आहे वातावरण छान आहे.

अ लाइटिंग फिट आहे ते लायटिंग चा --

आहेते हात वर करून--

अ बॉटल आहे एक मुलगा बघत आहे एक माणूस आणि बाई--

त्या टेबल खुर्च्याची अ सीलिंग फॅन --